आणि मग तिथे नंतर वडिलांनी तिथे पन्नास हजाराची FD केली ती पन्नास हजाराची FD व्याज माझ्या अकाउंट जमा व्हायची FD तसीच होती मग काही दिवसांनी आम्ही वडिलांनी ती fd पण काढून टाकली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

मोबाईल नसलेल्या नसलेल्या जमान्यातल अकाउंट आहे ते आणि मी कधी न काय व्हायचं माहित आहे का आपल जस वॉकिंग डिस्टन्स म्हणजे मी तुला सांगते न आमच्या घराच्या बाजूला तीन घर अश्या सोडले कि चौथी बँक होती ती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

हा झटपट सेवा आणि मला माहित आहे एवढय कावून जेव्हा आपण नॅशनलाईस बँका च्या सेवांची गोष्टी करतो तेव्हा ती मला डीस्ट्रीक्त को ओप्रेटीव बँक इतकी आवडते कि त्यांना म्हणजे ती ओळकायला जस आपण गेलो न हा मुलीच आल्याय मग वेळ नसेल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

आपण रोज रोज तर बॅंकेत जावून बसत नाही न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

चल मग चालेल मग ठेवू मग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

कानडे यांनी ज्ञानप्रकाश नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं, जे मराठी भाषेतलं पहिलं दैनिक होतं. काय होतं? पहिलं दैनिक. कारण याच्या आधी सगळे वृत्तपत्र हे साप्ताहिक होते, किंवा नियतकालिक होते किंवा पाक्षिक होते. पण ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र पहिल्यांदा एकोणसीशे एक पासून दैनिक म्हणून छापल्या जात होतं. म्हणजे रोज publish होत होतं. clear? very good next पुढचा प्रश्न बाँबे presidency association च्या स्थापनेशी संबंध नसलेली खालीलपैकी व्यक्ती तुम्हाला ओळखायची आहे. तुम्हाला कदाचित माहीत असलं पाहिजे, की जे पंचवीस टक्के प्रश्न वृत्तपत्रांवर विचारल्या जातात. त्यामध्ये या पंचवीस टक्के प्रश्नांमध्ये संघटना नावाचा जो भाग आहे, या संघटनांवरसुद्धा या पंचवीस टक्क्यांमध्ये प्रश्न विचारल्या जातात. clear KT तेलंग, फिरोजशहा मेहता, बद्रुद्दीन तैयबजी, दिनशा पेटीट चला, विचार करा. चुकलं तरी हरकत नाही. फटाफट answer करा. Yes आपण practice करतो आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे, दिनशा पेटीट बाँबे presidency association नावाच्या संघटनेच्या संदर्भात चार महत्त्वाचे गोष्टी लक्षात ठेवा, जे परीक्षेत विचारलं जाईल. त्यातली पहिली, अठराशे बावन्नला form झालेल्या बाँबे असोसिएशन नावाची जी संघटना होती, जी नाना शंकर शेठ यांनी form केली होती. यातून फुटून निघून ही संघटना form करण्यात आली. ही संघटना अठराशे पंच्याऐंशीला from करण्यात आली. या संघटनेची स्थापना KT तेलंग, फिरोजशहा मेहता, आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांनी केली. फिरोजशहा मेहता हे जे नेतृत्व आहे, हे नेतृत्व या संघटनेतून पुढे आलेलं आहे. समजलं. very good very good next पुढचा प्रश्न गंगाधर देशपांडे, वीर वामनराव जोशी, शंकरराव देव, न. चि. धडगे यांच्यात खालीलपैकी कोणती गोष्ट समान आहे? व्यक्तींवर प्रश्न आहे. पंच्याहत्तर टक्के portion cover करणार आहे, तुमच्या परीक्षेचा. एक मुळचे निष्ठावंत टिळकभक्त, पुढे गांधीजींचे निष्ठावंत अनुयायी, मवाळवादी नेते, जहालवादी नेते

चला पटापट answer करा. चुकलं तरी हरकत नाही. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. Yes चला या प्रश्नाचं उत्तर आह मुळचे निष्ठावंत टिळकभक्त, पण पुढे गांधीजींचे निष्ठावंत अनुयायी बनले. का रे? कारण एकोणीसशे पाच ते एकोणीसशे वीस हा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो. किंवा जहालवादाचा काळ म्हणून ओळखला जातो. आणि एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हा काळ आपण गांधीयुग म्हणून ओळखतो. बरोबर आहे का? Yes आता फक्त हेच झाले का रे अनुयायी? नाही. मग याच्या व्यतिरिक्त न. चि. केळकर होते. ज्यांनी गांधीजींच्या आंदोलनामध्ये साथ दिली होती. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, हेसुद्धा होते. ज्यांनी पुढे गांधीजींच्या आंदोलनामध्ये साथ दिली होती. आहे ना? शंकरराव देव हेसुद्धा होते, यांनीसुद्धा गांधीजींच्या आंदोलनामध्ये साथ दिली होती. जे गांधीवादी नेते म्हणून पुढे आले होते. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच किचकवध नावचं जे नाटक होतं, ते फार प्रसिद्ध होतं. आहे ना? Yes हे मुद्दे जे आहेत, ते परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. Next question प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं यासाठी खालीलपैकी कोण फारसे आग्रही नव्हते? महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक. Yes yes very good चला comment box मध्ये फटाफट answer करा. तुमच्या comment कडे माझे लक्ष आहे. नितीनची comment आलेली आहे, दत्ताची comment आलेली आहे, सिद्धार्थ, गीता, सुवर्णा very good या प्रश्नाचं उत्तर आहे, लोकमान्य टिळक. का रे? लोकमान्य टिळकांचे एक वाक्य लक्षात ठेवा. ते फार प्रसिद्ध आहे. आधी स्वराज्य मग सुराज्य. आणि आगरकरांनी याच्यावर टीका केली. त्यांचे असं म्हणणं होतं, आधी सामाजिक सुधारणा आणि मग राजकीय सुधारणा. लोकमान्य टिळकांनी प्राथमिक शिक्षणाला विरोध केला होता. मुलींच्या शिक्षणाला विरोध केला होता. अं जे अस्पृश्य जमातीतील विद्यार्थी आहेत, त्यांच्या शिक्षणाला विरोध केला होता, आणि लोकमान्य टिळक हे राजकीय सुधारक होते हे लक्षात ठेवा. clear Yes हा मुद्दा लक्षात ठेवा. Next पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती शिफारस सायमन commission ने केली नव्हती. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सायमन commission ने खालीलपैकी कोणती शिफारस केलेली नव्हती. एक प्रांतिक स्वायत्तता दोन केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार, तिसरं कायदे मंडळामध्ये भारतातल्या प्रतिनिधींची संख्या वाढवावी, आणि चौथं मतदारांची संख्या वाढवावी. चला, फटाफट answer करा. चुकलं तरी हरकत नाही. आपण practice करतो आहे. Very good या प्रश्नाचं उत्तर आहे, केंद्रामध्ये द्विदल राज्यपद्धतीचा स्वीकार करावा, ही शिफारस सायमन Commission ने केलेली नव्हती. पाठ करून टाका. आता सायमन commission च्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे परीक्षेत आपल्याला विचारल्या जाणार की नाही? एकोणीसशे सत्तावीसला सायमन commission appoint करण्यात आलं होतं. कोणी appoint केलं होतं? तर इंग्लंडमधील जी conservative party आहे,

कोणत्या बंदरामध्ये पहिल्यांदा उतरलं? कराची बंदरामध्ये पहिल्यांदा उतरलं. मग सायमन commission ने आपला report कधी जाहीर केला? एकोणीसशे तीसला, आपला report जाहीर केला. तर महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे तुम्हाला परीक्षेत विचारला जाईल. सायमन Commision मध्ये एकूण किती member होते? तर सात member होते सायमन commission मध्ये. याच्यामध्ये भारतीय member किती होते? तर शून्य भारतीय member होते. आहे ना? Yes आणि म्हणून मग एकोणीसशे सत्तावीसपासूनच सायमन commission वर बहिष्कार टाकण्यात आला. मग सायमन commission वर बहिष्कार टाकावा? हा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये pass झाला? मद्रास अधिवेशनामध्ये पास करण्यात आला. त्याचे अध्यक्ष कोण होते? अन्सारी. हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. सायमन Commission वर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने काम केलं होत? doctor आंबेडकरांनी सायमन commission वर काम केलं होतं. पाठ करून टाका, हा परीक्षेत विचारला जाईल. मग सायमन commission ने आपला report दिला त्याच्यामध्ये कुठल्या recommodation होत्या? तर बघा, प्रांतिक स्वायत्तता होती, पण भारत नावाचा संघराज्य स्थापन केलं जावं ही सुद्धा शिफारस होती. आपल्या देशातली जी उच्च न्यायालयं आहेत, ही उच्च न्यायालयं प्रशासकीय नियंत्रणाखाली असावीत, ही शिफारस सायमन commission ने केली होती. आणि फार महत्त्वाची तरतुद आहे. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सायमन commission ने सिंध आणि ओरिसा दोन प्रांत वेगळे करा, ही शिफारस केली होती. आणि म्हणूनचं पुढे जेव्हा एकोणीसशे पस्तीसचा कायदा आला, तेव्हा हे दोन प्रांत वेगळे केले गेले. बाँबे प्रातांपासून आणि ओरिसा बंगाल प्रांतापासून. कळलं का? very good आणि सायमन commission ने सांगितलं की round table conference भरवा. लंडनला Looking back हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं आहे? तुम्हाला analysis च्या माध्यमातून नवीन मुद्दे cover होत आहे की नाही होत आहे? revision होत आहे की नाही होत आहे? होत आहे ना? very good चला looking back हे आत्मचरित्र कुणाचं आहे? आप्पासाहेब परंजापे, तात्यासाहेब केळकर, भास्करराव जाधव, धोंडो केशव कर्वे, very good या प्रश्नाचं उत्तर आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे. ठीक आहे? Looking back नावाचं आत्मचरित्र इंग्रजीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, धोंडो केशव कर्वे यांनी मग आता आत्मचरित्राचा विषयचं निघाला आहेत, तर माझी साक्ष नावाचं जे आत्मचरित्र आहे, ते कुणाचं आहे सांगा बरं? comment box मध्ये. तोपर्यंत मी बाकीच्या गोष्टी सांगतो. पहिलं महर्षी धोंडो केशव कर्वे म्हटलं की आपल्या डोक्यात काय यायला पाहिजे?

दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. समता संघ हा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी form केला. तिसरा महत्त्वाचा मुद्दा ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ ग्राम प्राथमिक शिक्षण

पहिला मुद्दा व्यवस्थित ऐका न्या अं महर्षी धोंडो केशव कर्वे हे फर्ग्युसन college मध्ये फर्ग्युसन college मध्ये mathematics चे professor होते. पण कुणाच्या जागी? टिळकांच्या जागी. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सदस्य होते. कोणाच्या जागी टिळकांच्या जागी. समजलं? पण डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते Founder member नव्हते. ते नंतर joined झाले. समजलं? लक्षात आलं? very good फर्ग्युसन कॉलेजचे mathematics चे professor कुणाच्या शिफारशीनुसार झाले? गोपाळकृष्ण गोखले यांच्या शिफारशीनुसार झाले. लक्षात ठेवा, परीक्षेत विचारला जाईल. आणि माझी साक्ष हे आत्मचरित्र पंडिता रमाबाई यांचं आहे. हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. परीक्षेत विचारला जाईल. Next पुढचा प्रश्न, Very good इंदूप्रकाश या इंग्रजी साप्ताहिकामध्ये न्यू लॅम्प फॉर ओल्ड ही लेखमाला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेली आहे. विचार करा, आणि उत्तर द्या. अरविंद घोष, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल. आवाज खूप कमी येतोयं का रे माझा? आवाज नाही येतायं का? आता येतायं का आवाज? Very good चला. या प्रश्नाचं उत्तर आहे, अरविंद घोष. मी तुम्हाला याच्या आधीच्या प्रश्नाच्या विश्लेषणामध्ये हा मुद्दा सांगितला होता. आहे ना? इंदूप्रकाश नावाचं जे वृत्तपत्र आहे, ते विष्णूशास्त्री पंडित यांनी सुरू केलं. न्यायमूर्ती रानडे यांच्या हातामध्ये नंतर गेलं. अरविंद घोष यांनी भारत देशातला जो मवाळ गट आहे, ज्याला आपण moderates म्हणतो, या मवाळांवर टीका करण्यासाठी न्यू लँप फॉर ओल्ड नावाची लेखमाला इंदूप्रकाश नावाच्या पाक्षिकामधून लिहिली. अरविंद घोष हे जहाल विचारसरणीचे होते. हाही मुद्दा तुम्हाला सांगितला होता. नंतर पाँडेचेरी या ठिकाणी त्यांनी आपला आश्रम स्थापन केला, आणि राजकीय जीवनातून संन्यास घेतला. clear उत्तर एक Next question केरळ येथील वायको मंदिर सत्याग्रहामध्ये खालीलपैकी कोणती व्यक्ती सहभागी झालेली होती? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आहे ना? चला, विचार करा आणि उत्तर द्या. विद्यार्थी मित्रांनो, पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला व्यक्तींवर विचारले जाणार बरं का. आवाज येतोयं माझा आता? clear Very good चला या प्रश्नाचं उत्तर आहे, महात्मा गांधी. विद्यार्थी मित्रांनो वायको हा जो मंदिर सत्याग्रह आहे, तो भारत देशाच्या केरळ नावाच्या राज्यामध्ये करण्यात आलेला होता. आहे ना? Yes

साधू शिवप्रसाद. या साधू शिवप्रसाद जे होते ते अस्पृश्य जमातीतील होते. आणि यांच्यासोबत वि. रा. शिंदे यांनी हा सत्याग्रह केला. ज्यावर गांधींनी टीका केली होती. गांधींचं म्हणणं होतं, की मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी सत्याग्रहाची गरज नाही. आणि मग वि. रा. शिंदे यांनी हा सत्याग्रह केल्यानंतर कोणत्या समाजाने विठ्ठल रामजी शिंदे यांचं आचार्यपद काढून घेतलं होतं? लक्षात ठेवा ब्राह्मो समजा. हा मुद्दा तुम्हाला आयोगाने विचारला होता बरं का परीक्षेमध्ये. ब्राह्मो समाजाने यांच आचार्यपद काढून घेतलं होतं clear? very good तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे चार. बरं मंदिर प्रवेशाच्या ज्या चळवळी आहे त्या फक्त केरळमध्येचं झाल्या कां? महाराष्ट्रात झाल्या नाहीत का? काळाराम मंदिर सत्याग्रह जो आहे, तो महाराष्ट्रात झाला, पर्वती मंदिर सत्याग्रह एकोणीसशे एकोणतीसला पुण्यामध्ये झाला, आहे ना? अंबादेवी मंदिर सत्याग्रह जो आहे. तो अमरावतीला झाला. मग पर्वती मंदिर सत्याग्रहाचं नेतृत्व बनसोडे यांनी केलं होतं. अं त्यानंतर अं काळाराम मंदिर सत्याग्रहाचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं होतं. अंबादेवी मंदिर सत्याग्रहाचं नेतृत्व पंजाबराव देशमुख यांनी केलं होतं. तर हे मुद्दे लक्षात ठेवा. परीक्षेत विचारलं जाईल तुम्हाला. पुढचा प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणता नेता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली बनवण्यात आलेल्या नेहरू अहवाल समिताचा सदस्य नव्हता? पुन्हा व्यक्तीवर प्रश्न आहे, कां? तर सर्वांत जास्त weightage व्यक्तीला आहे, त्याच्या प्रश्नाला आहे. ठीक आहे. चला सोडवा. महाडचं सत्याग्रह मंदिर सत्याग्रह नव्हता. तो चवदार तळ्याचा सत्याग्रह होता. तेज बहाद्दूर सप्रू, सुभाषचंद्र बोस, सर अली इमाम आणि सरदार पटेल विचार करा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. चुकलं तरी हरकत नाही. आपण practice करतोय. चुकू द्या प्रश्न, काही हरकत नाही, या प्रश्नाचं उत्तर आहे, सरदार पटेल. बघा नेहरू report तयार करण्यासाठी भारतमंत्री बर्कन हेड यांनी आपल्याला challenge केलं होतं. challenge

Okay very good मग या Committee ने आपला report एकोणीसशे अठ्ठावीसला तयार केला. आणि अलाहबाद या ठिकाणी तो सगळ्यांच्या समोर मांडण्यात आला नेहरू recommendation मध्ये कुठलीही recommendation ब्रिटिशांनी accept केली नाही. पण नंतर भारत देशाच्या संविधानामध्ये मात्र त्या accept करण्यात आली होती. Clear? very good next एक मुद्दा राहिला सांगायचा. तो सांगून देतो. नेहरू report मध्ये कोणत्या स्वराज्याची मागणी केली होती आपण? कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांना ज्या पद्धतीचं स्वराज्य देण्यात आलेलं आहे, त्याच पद्धतीचं वसाहतींवर आधारित असलेलं स्वराज्य

सुरेद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, आशुतोष मुखर्जी, जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचं उत्तर आहे, आशुतोष मुखर्जी. एकोणीसशे सतराला appoint करण्यात आलेलं सॅडलर commission होतं. आशुतोष मुखर्जी हे भारतीय सदस्य याच्यामध्ये होते. आता सॅडलर commission च्या संदर्भात दोन तीन मुद्दे लक्षात ठेवा, परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात. पहिला

आता सॅडलर Commission च्या शिफारसीनुसार भारत देशामध्ये सात नवीन universityform करण्यात आल्या. ज्यामध्ये ढाकाची university, अलिगढ मुस्लिम universityForm करण्यात आलेली होती. कळलं का? very good चला. Clear मग शिक्षणाच्या संदर्भात हाच आयोग आहे का? याच्या व्यतिरिक्त आयोग आहे? आहे. अठराशे चोपन्नचा वुड commission आहे, अठराशे ब्याऐंशीचं हंटर commission आहे. एकोणीसशे दोनचं रॅले Commission आहे. एकोणीसशे चारचं विद्यापीठ कायदा आहे, एकोणीसशे एकोणतीसची हारटोग Committee आहे, एकोणसीशे चव्वेचाळीसची सार्जंट Commission आहे. एकोणसीशे अठ्ठेचाळीसचा राधाकृष्ण commission आहे. एकोणीसशे चौसष्ठ कोठारी Commission आहे. आहे की नाही? एकोणीसशे अडुसष्ठला कोठारी commission ने आपला report दिला. आणि ten plus two plus three चा हा आकृतिबंध दिला. एकोणीसशे शह्याएंशीचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. दोन हजार दोनचं सर्वशिक्षा अभियान आहे. आणि दोन हजार वीसची new education policy आहे की नाही? very good clear चला next

घोष. आणि दादाभाई नौरोजी. चला विचार करा.

जी फूट कधी भरून काढण्यात आली? एकोणीसशे सोळाच्या लखनऊ अधिवशेनामध्ये भरून काढण्यात आली. कळंल? yes, very good next पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या आंदोलनाला स्वयंस्फूर्त क्रांती म्हणून ओळखले जाते? PYQ आहे, आयोगाने विचारलेला आहे. नव्याने join होत असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत. पटापट Answer करा. शंभर plus प्रश्न आपण सोडवून घेणार आहे. Yes या प्रश्नाचं उत्तर आहे, विद्यार्थी मित्रांनो भारत छोडो आंदोलन हे स्वयस्फूर्त आंदोलन म्हणून ओळखल्या जातं. का रे? कारण बघा, भारत छोडो आंदोलन म्हटलं की काही मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसा पहिला मुद्दा. भारत छोडो हा ठराव पहिल्यांदा कुठे pass करण्यात आला? सांगजा comment box मध्ये. वर्धा या ठिकाणी भरलेल्या काँग्रेस working committee मध्ये हा ठराव pass करण्यात आला. मग हा ठराव दुसरा गवालिया टँक नावंच एक मैदान आहे मुंबईला, गवालिया टँक मैदान मुंबई या ठिकाणी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला हा ठराव मांडण्यात आला आणि हा ठराव भारत छोडो कुणी मांडला? आयोगाने प्रश्न विचारला होता MPSC मध्ये. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा ठराव मांडलेला आहे. आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसपासून आपल्या देशामध्ये एक मोठं आंदोलन चालू होणार होतं. पण नऊ ऑगस्टच्या सकाळी operation zero hour किंवा hours नावाचं अभियान ब्रिटिशांनी राबवलं आणि भारतातल्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली. आणि म्हणून ज्यांना जसं वाटलं तसं त्यांनी हे आंदोलन पुढं चालवलं. म्हणून स्वयंस्फूर्त आंदोलन हे भारत छोडो आंदोलनाला म्हटलं जातं. मग याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे तुम्हाला परीक्षेत विचारले जाईल. जसं अटक केल्यानंतर कोणाला कुठे ठेवण्यात आलं? तर गांधी यांना कुठे ठेवण्यात आलं होतं? गांधी यांना आगा खान पॅलेसमध्ये ठेवण्यात आलं होतं. मग गांधींसोबत कोण होते? कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू, महादेवभाई देसाई हे कुठे होते? आगाखान पॅलसेमध्ये. अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये कोणाला ठेवण्यात आलं होतं? पंडित नेहरू यांना ठेवण्यात आलं होतं. जोड्या लावण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. पटना येथील तुरुंगात कोणाला ठेवण्यात आलं होतं, राजेंद्र प्रसाद यांना ठेवण्यात आलं होतं. हजारी बाग येथील तुरुंगात कुणाला ठेवण्यात आलं होतं? हजारीबाग येथील तुरुंगामध्ये जयप्रकाश नारायण यांना ठेवण्यात आलं होतं. होय ना? Yes तर तुम्हाला जोड्या लावाण्यासाठी हे मुद्दे विचारले जाईल परीक्षेमध्ये. ठीक आहे? चला next question yes

एकतीसची second round tabel conference आहे. या second round tabel conference मध्ये कोणती महिला उपस्थिती होती? विजयालक्ष्मी पंडित. अँनी बेझंट, सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू very good सरोजिनी नायडू. का रे? कारण second round tabel conference जी आहे, त्याच्यामध्ये एकूण किती सदस्य उपस्थित होते, एकशे सात. पाठ करून टाका. मग काँग्रेसकडून कोणकोण उपस्थितीत होतं? असा प्रश्न जर विचारला तर एकमेव प्रतिनिधी म्हणजे गांधीजी उपस्थितीत होते. लक्षात ठेवा. पण गांधीजीच्या सोबत कोण होतं? सरोजिनी नायडू. त्यानंतर मदन मोहन मालवीय हेसुद्धा गांधीजींच्या सोबत आले होते. हा मुद्दा लक्षात ठेवा. Second गोलमेज परिषद का प्रसिद्ध आहे? कारण second गोलमेज परिषदेमध्ये भास्करराव जाधव उपस्थितीत होते. आणि या भास्करराव जाधव यांनी मराठा समाजासाठी स्वंतत्र मतदारसंघ मागितले होते. पाठ करून टाका. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या party च्या माध्यमातून उपस्थितीत होते, जस्टिस पार्टीच्या माध्यमातून उपस्थितीत होते.

Second गोलमेज परिषदेला चिंतामणराव देशमुख उपस्थितीत होते. हा मुद्दा लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये विचारला जाईल तुम्हाला. हे गोष्टी माहित नाही आपल्याला. आवाज येतोय का रे माझा? आवाज येतोय? माझा आवाज येतोय का? very good very good not clear okay आता येतोय clear? चला आवाज येतोय clear? आवाज येतोय?

हो. Clear आहे? very good येतोय आवाज? clear हां very good सुरू करूया आता.